छान निसर्गरम्य वातावरण आहे समोर डोंगर दिसतायत. विविध फुलांचे झाडे दिसतायत मोठेमोठे डोंगरावरती मोठेमोठे झाडे आहेत.

लहान मुलगा ही उभा असतांना दिसत आहे. वरती फॅन ही दिसत आहे. गाड्या ही उभ्या असताना दिसत आहे.

कलरने अजूनही डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान डेकोरेशन दिसत आहे.

खूप जुन्या पद्धतीचं बांधकाम दिसत आहे.